ही इमेज एका जीम ची आहे. या जी अह या इमेज मध्ये एक व्यक्ति पुशप्स करत आहे.

आणि सोबत त्यांच्या एक इंजिनिअर सुद्धा आहे. जो इंजिनीअर त्यांना कामासाठी इंस्ट्रक्शनस देत आहे. हे सिविल कन्स्ट्रकशन साइट आहे.

ह्या इमेज मध्ये बहुतेक मुल दिसत आहे लहान वयाचे मुल मुली जे कराटे मार्शल आर्ट्स वगेरे याचे प्रशिक्षण घेत आहेत.

या इमेज मध्ये आपल्या एक बूक सेंटर दिसत आहे. या बूक सेंटर मध्ये सर्व स्पर्धादक परीक्षांचे जसे की आय_ए_एस आय_पी_एस एम_पि_एस_सी युपी_एस_सी --

या इमेज मध्ये आपल्याला गार्डन दिसत आहे. ज्या गार्डन मध्ये एक मोठा मेरीगो राऊंड आहे.

या इमेज मध्ये आपल्याला अलाहाद बँकेची एक शाखा दिसत आहे या शाखेच्या खालीस त्या बँकेच ए_टी_एम सुद्धा आहे.

आणि रेन डांस सुद्धा आहे अतिशय चांगलं रि इमेज आहे इथे सर्व व्यक्ति खेळू श --

ही इमेज एका ग्रामीण विभागाची आहे. येथे सार्थक फाऊंडेशन द्वारे एक कॅम्प भरवण्यात आलेल आहे.

या विजय पुस्तक भंडार मध्ये सर्व प्रकारचे पुस्तके येते एवलेबल आहेत तसेच येथे स्पोर्ट्स सामग्री नवीन वर्षाचे डाइरी नवीन वर्षाचे क्यालेंडर या सर्व येथे उपलब्ध आह.

या इमेज मध्ये आपल्याला एक ओपन लॉन दिसून येत आहे.

ज्या लॉन एक लग्नासाठी खूप चांगल्या प्रकारे येथे सजावट केलेली आहे. येथे लग्नासाठी खूप सारे पाहुणे मंडळी आलेले आहे.

या जत्रे मध्ये सर्व वयाचे मंडळी लहान मूल म्हातारे सर्व मजा करताना दिसून येत आहे. येथे सर्व प्रकार चे गेम्स अविलेबल आहे.

जी फेस से रिलेटेड एक ट्रीटमेंट घेत आहे.

ही इमेज जी आहे. ती एका जीम ची इमेज आहे. येथे आपण बगु शकता येथे जीम चे वेगवेगळे इन्स्ट्रूमेंट्स आहेत.

अतिशय सुंदर आस शुभ्र आणि सफेद आस बर्फाची चादर पसरलेली आहे.आता ते सर्व नागरिक त्याची मजा घेताना दिसून येत आहे.

ही इमेज एका डांस अकॅडमी ची आहे. इथे आपण बगु शकतो. खूप सारे मुला मुली लहान वयाचे मोठ्या वयाचे--

ही इमेज एका गॅरेज ची आहे इथे आपण बगु शकता एक मेक्यानिक एका गाडीचं काम दुरुस्थीच काम करत आहे.